लिबर ऑफिस कॅल्क मधील अड्वॅन्स्ड फॉरमॅटिंग आणि प्रोटेक्शन वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या मध्ये आपण पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करतेपासवर्ड स्प्रेडशीट मध्ये एक शीट किंवा टॅब चे संरक्षण करते डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे सब टोटल पर्याय वापरणे सेल्स वालिडेट करणे
येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्शन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्शन 334
वापरणार आहोत
चला personal finance trackerओडीएस उघडुया
सर्वप्रथम पासवर्ड ने ही फाइल सुरक्षित करणे शिकुया
हा पर्याय खात्री करेल की ज्याना पासवर्ड माहीत आहे फक्त तेच लोक हि फाइल उघडू शकतात
मुख्य मेन्यू वरुन फाइल आणि सावे एएस वर क्लिक करा
सावे डायलॉग बॉक्स दिसेल
नंतर सावे विथ पासवर्ड बॉक्स तपासा
नंतर सावे वर क्लिक करा
सावे एएस पर्याय वापरताना आपण वेगळ्या फाइल च्या स्वरुपात किंवा त्याच फाइल च्या जागी सेव करू शकतो येथे फाइल बदलुया
येस वर क्लिक करा
नंतर पासवर्ड प्रविष्ट करा
आणि कन्फर्म बॉक्स मध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा आणि ओक वर क्लिक करा
नंतर personal finance trackerओडीएस बंद करा
आता हि फाइल पुन्हा उघडून काय होते ते पाहुया
Enter पासवर्ड डायलॉग बॉक्स दिसेल
येथे चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करूया
ओक वर क्लिक करा
आपल्याला पासवर्ड इस इन्करेक्ट असा संदेश मिळत आहे
आता अचूक पासवर्ड टाइप करा
फाइल उघडते
पासवर्ड पर्याय काढून टाकणे ही सोपे आहे
आपण सावे विथ पासवर्ड पर्याय अनचेक करूया
पुन्हा जसे की आपण सावे पर्याय वापरत आहोत आपण त्यास वेगळ्या फाइल च्या रूपात किंवा त्याच फाइल च्या जागी बदलून सेव करू शकतो
येथे फाइल बदलुया
येस वर क्लिक करा
हि फाइल बंद करूया आणि उघडुया
हि फाइल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड ची आवश्यकता नाही
पासवर्ड या फाइल च्या विशेष शीट्स ला कसे सुरक्षित करते हे शिकु
मेन्यु बार वरुन टूल्स प्रोटेक्ट डॉक्युमेंट आणि शीत वर क्लिक करा
प्रोटेक्ट शीत डायलॉग बॉक्स दिसेल
शीट सुरक्षित करण्यास प्रथम सिलेक्ट लॉक्ड सेल्स आणि सिलेक्ट अनलॉक्ड सेल्स पर्याय अनचेक करा
आता पासवर्ड फील्ड मध्ये लहान अक्षरात एबीसी प्रविष्ट करा आणि कन्फर्म फील्ड मध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा
ओक वर क्लिक करा
आता सेल मधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा
आपण कोणताही सेल निवडण्यास असमर्थ आहोत
शीट बदलू शकत नाही
परंतु इतर शीट्स बद्दल काय
शीत2 वर क्लिक करूया
सेल निवडुन त्यास बदलण्याचा प्रयत्न करूया
कॅल्क आपल्यास इतर शीट्स मध्ये सेल बदलण्याची परवानगी देत आहे
पहिल्या शीट मध्ये जाऊया
आता शीट ला असुरक्षित करूया
हे सोपे आहे
मेन्यु बार वरुन टूल्स प्रोटेक्ट डॉक्युमेंट आणि शीत वर क्लिक करा
पासवर्ड ची विनंती करत असलेला एक डायलॉग बॉक्स दिसेल
लहान अक्षरात त्यामध्ये एबीसी प्रविष्ट करा आणि ओक वर क्लिक करा
आपण सेल्स पुन्हा निवडण्यास सक्षम आहोत
रेंजेस बद्दल शिकुया
तुम्ही स्प्रेडशीट मध्ये सेल्स ची रेंज निश्चित करू शकता आणि त्यास डेटाबेस प्रमाणे वापरु शकता
या डेटा बेस मधील प्रत्येक रो मध्ये डेटाबेस रिकॉर्ड च्या अनुरूपीत असते आणि रो मधील प्रत्येक सेल डेटाबेस फील्ड च्या अनुरूपीत असते
तुम्ही रेंज वर क्रमवारी वर्गीकरण शोध आणि गणन करू शकता जसे तुम्ही इतर डेटाबेस मध्ये करता
personal finance trackerओडीएस मध्ये डेटाबेस निश्चित करून डेटा क्रमबद्ध करूया
प्रथम डेटाबेस मध्ये ज्या वस्तू हव्या आहेत त्या निवडूया
शीर्षक एसएन पासून अकाउंट पर्यंत सर्व डेटा एक सोबत निवडा आणि आपण डेटा निवडने अगोदर शिकलो आहोत
आता आपल्या डेटा बेस ला नाव देऊया
मेन मेन्यु बार वरुन दाता वर क्लिक करून नंतर डिफाईन रांगे वर क्लिक करा
नामे फील्ड मध्ये डीटीबीएस टाइप करा जे डेटा बेस चा शॉर्ट फॉर्म आहे
ओक वर क्लिक करा
पुन्हा मेन मेन्यु बार वरुन दाता आणि सिलेक्ट रांगे वर क्लिक करा
लक्ष द्या सिलेक्ट डेटाबेस रांगे डायलॉग बॉक्स डेटाबेस साठी डीटीबीएस सूचीबद्ध आहे
ओक बटना वर क्लिक करा
आता डेटाबेस मधील डेटा सूचीबद्ध करू
मेन मेन्यु बार वरुन दाता आणि सॉर्ट वर क्लिक करा
सॉर्ट डायलॉग बॉक्स दर्शित असलेल्या सॉर्ट बाय फील्ड वर क्लिक करा आणि एसएन निवडा
नंतर उजव्या बाजुवरून डिसेंडिंग निवडा
पहिल्या ठेण बाय फील्ड खाली ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करून कॉस्ट निवडा
पुन्हा उजव्या बाजुवरून डिसेंडिंग निवडा
दुसऱ्या ठेण बाय फील्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा
स्पेंट निवडा आणि नंतर पुन्हा डिसेंडिंग निवडा
ओक वर क्लिक करा
डेटा एसएन शीर्षका खाली उतरत्या क्रमा मध्ये सूचीबद्ध झाला आहे
या प्रमाणे डेटा बेस मधील इतर ऑपरेशन्स सुद्धा पार पाडू शकतो
क्रम अंडू करण्यासाठी CTRLZ दाबा मूळ डेटा मिळेल
आता कॅल्क मधील सबटॉटल पर्यायाचा उपयोग करणे शिकू
सबटॉटल पर्याय तुमच्या पसंतीच्या गणितीय कार्याचा वापर करून विविध शीर्षका खालील डेटा च्या एकूण बेरजेची गणना करते
कॉस्ट शीर्षका खालील डेटा चे एकूण बेरीज शोधू
प्रथम रो नंबर 8 मधील एंट्री डिलीट करू
एसएन ते अकाउंट पर्यंत सर्व डेटा एकसोबत निवडा
नंतर मेन मेन्यु बार वरुन दाता आणि सबटॉटल्स वर क्लिक करा
दर्शित सबटोटल डायलॉग बॉक्स मध्ये ग्रुप बाय फील्ड वरुन एसएन निवडू
हे डेटा चे सीरियल नंबर द्वारे वर्गीकरण करते
नंतर कॅल्क्युलेट सबटॉटल्स फोर फील्ड मधील कॉस्ट पर्याया वर क्लिक करा
हे या पर्याया खालील सर्व एंट्रीस च्या बेरजेची गणना करेल
उसे फंक्शन फील्ड खालील सुम निवडून ओक वर क्लिक करू
लक्ष द्या कोस्ट्स शीर्षका खालील एंट्रीस ची ग्रँड टोटल स्प्रेडशीट वर दर्शित आहे
शीट च्या डाव्या बाजुवर 1 2 आणि 3 हे तीन नवीन टॅब्स आहेत
हे टॅब्स डेटा चे तीन विविध व्यूस देतात
टॅब 1 वर क्लिक करू
लक्ष द्या कोस्ट्स खालील डेटा ची फक्त एकूण बेरीज दर्शित आहे
टॅब 2 वर क्लिक करा
कोस्ट्स खालील डेटा तसेच एकूण बेरीज दर्शित आहे
आता 3 वर क्लिक करा
आपल्याला कोस्ट्स खालील डेटा ची एकूण बेरीज शीट च्या विस्तृत व्यू सह मिळेल
ही फाइल बंद करूया
बदलास सावे किंवा डिस्कार्ड करण्यासाठी सूचने सहित एक डायलॉग बॉक्स दर्शित होतो
डिस्कार्ड वर क्लिक करा
आता पुन्हा फाइल उघडू
आता लिबर ऑफीस कॅल्क मधिल व्हॅलिडिटी पर्याया बद्दल शीकू
व्हॅलिडिटी पर्याय स्प्रेडशीट मधिल डेटास वैधता आणते
हे स्प्रेडशीट मधिल निवडक सेल साठी व्हॅलिडेशन रूल्स उल्लेखित करून करू शकतो
उदाहरणार्थ personal finance trackerओडीएस फाइल मध्ये आपण वॅलिडेशन चा वापर करून विकत घेतलेल्या वस्तुच्या भरणे चा उल्लेख करू शकतो
आता शीर्षक दाते आणि त्याचा मजकूर डिलीट करूया
शीर्षक रिसीव्ह्ड च्या पुढे मोडे ओएफ पेमेंट साठी m o पी हे शीर्षक द्या
m o पी शीर्षका खाली Itemsशीर्षक मध्ये डेटा एंट्रीस साठी मोडे ओएफ पेमेंट्स दर्शविण्यासाठी सेल्स चा वापर करू शकतो
जसे salaryइलेक्ट्रिसिटी बिल्स आणि इतर घटक
आता शीर्षक m o पी च्या जरा खाली रिकाम्या सेल वर क्लिक करूया
या मध्ये सॅलरी घटका साठी मोडे ओएफ पेमेंट्स असेल
आतामेन्यु बार वरुन दाता आणि व्हॅलिडिटी वर क्लिक करा
व्हॅलिडिटी डायलॉग बॉक्स दिसेल
क्रायटेरिया टॅब वर क्लिक करूया
एलो फील्ड ड्रॉप डाउन वरुन लिस्ट वर क्लिक करा
Entriesबॉक्स पॉप्स अप होतो
निवडक सेल वॅलिडेट केल्यावर जो पर्याय दर्शित होतो त्यास एंटर करूया
पहिल्या मोड ऑफ पेमेंट्स साठी इन कॅश आणि नंतर कीबोर्ड वरील एंटर की दाबा
नंतर दुसऱ्या मोड ऑफ पेमेंट्स साठी डिमांड ड्राफ्ट टाइप करू
ओक वर क्लिक करा
निवड लेले सेल वॅलिडेटेड आहेत
आता बाजूला प्रदर्शित झालेला डाउन एरो दाबा
तुम्हीEntries बॉक्स मध्ये मोड ऑफ पेमेंट्स रूपात प्रविष्ट केलेले पर्याय पाहु शकता का
सेल्स ला खाली वॅलिडेट करण्यासाठी प्रथम टूल बार वरील फॉर्मॅट पेंटब्रश पर्याया वर क्लिक करा
नंतर वॅलिडेट सेल च्या खालच्या सेल्स ला माउस चे डावे बटन दाबून आणि सेल्स सोबत ड्रॅग करून निवडा
आता माउस चे बटन सोडा
निवडलेले सर्व सेल त्या प्रमाणे वॅलिडेट झाले आहेत
m o पी शीर्षका च्या जरा खाली असलेल्या सेल वर क्लिक करा आणि नंतर डाउन एरो वर क्लिक करा
मोड ऑफ पेमेंट्स चे दोन्ही पर्याय प्रदर्शित आहेत
आता इन कॅश पर्याय निवडू
या प्रमाणे निर्माण केलेल्या मोड ऑफ पेमेंट्स नुसार प्रत्येक वेलिडिटी सेल्स मध्ये तुम्ही कॅश किंवा डिमांड ड्राफ्ट निवडू शकता
हा पाठ येथे संपत आहे
या मध्ये आपण पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते पासवर्ड स्प्रेडशीट मधील एक शीट किंवा टॅब यांचे संरक्षण करते स्प्रेडशीट मध्ये डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे सब टोटल पर्याय वापरणे सेल्स वालिडेट करते हे शिकलो
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे